मी बरी आहे तू कशी आहेस?

काय नाही अजून काय चाललंय?

काय शिकते बिकते की नाही का अशीच बसलीये.

मी पण काही नाही बस आता पार्लरचा क्लास शिकतेय आणि त्याच्यामध्ये काय करायचंय पार्लरच.

काय नाही ग घरी बसलेय आता काय करू काही समजतच नाहीए मला पण.

सेम मी तर काय करतेय मला पण नाही समजत आहे मी पण विचार करतेय आपल्याइकडे कॉलेजमध्ये पण एक कोर्स आला होता तर तुला पण करायचा आहे का आपण जाऊया एन्क्वायरी साठी.

मी एकदा विचारल होतं तर तिकडे सांगितल होतं की पाच महीन्याचा कोर्स वैगरे आहे मग जर तुला इनट्रेस असेल तर आपण जाऊ शकतो.

थोडं शिकल्याशिवाय माहिती पडत नाही काय बोलते तुझा आवाज पण येत नाय जरा निट बोल काय शिकूया? महिती पडेल काय हाय काय नाय.

हा जाऊया आणि एडमिशन घेऊया आणि काय करुया पार्लरमध्ये हा मग तेच विचार करत होते कारण तस पण ते मॅम बोलले दोन महिने इकडे शिकवणार तीन महिने बाहेर असणार. जर आपल चांगल असेल पुढे जर फ्युचर तर मग करू शकतो याच्यामध्ये पण` मला पण असं मेकअपआरटिस्ट बनायच आहे हा मला पण ब्युटिशिअन बनायच आहे

तेच ना त्या हिशोबानी आपण जाऊ शकतो तिकडे विचारू शकतो मॅम ने डॉकयुमेंट्स पण मागीतले होते पण मी विचार केला मी एकटी कशी जाऊ मंग तू माझी फ्रेंड आहे म्हणून मी म्हटल तुला विचारते कि तू येत अशील तर आपण सोबत केला असता दोघीनी हो चालेल जाऊया आपण

मग तिकडे तुझे जे डॉकयुमेंट्स लागणार ते आपण नायतर तू पण चल माझ्यासोबत आज आपण जाऊया मग विचारू कसं काय काय डॉकयुमेंट्स लागेल मग त्या हिशोबाने ऍडमिशन घेऊ शकतो मॅमला बोलूया की काय काय लागेल डॉक्युमेंट वैगरा तर मॅम बोलणार तर घेऊन जाऊया मग ऍडमिशन करूया. हा मला पण स्वतःच करायचंय पार्लर म्हणून मी विचार केला हळू हळू आता पासून स्टार्ट करणार तर कुठे तरी जाऊन होईल हा माझ्या बहिणीने पण म्हणजे केल होता इकडून कोर्स तर ती पण मला सांगत होती की कसं कसं आहे मग ५ महिन्यामध्ये आपल्याला खूप काही शिकायला भेटेल

आता त्यांना बघ दोन महिने स्टार्टींग गेली तेव्हा बहिणीला पण काही येत नव्हत कस काय? काय करायच मग पहिले तर त्या लोकांनी पर्सनल ग्रुमिंग शिकवली मेकप कसा करायचा स्वतःचा आणि ते आपण म्हणजे आपण घरी असलो की आपण काही करत नाही तिकडे गेल्या वरच आपल्याला कळत कस काय करायचय

पर्सनल ग्रुमिंग शिकवली मग ती हेअरकट पण छान करते खूप सारे हेरकट शिकवले तिला

वॅक्सिंग शिकवली म्हणजे भरपूर अशे छोटे छोटे गोष्टी शिकवलीये तर ती घरी येऊन माझ्या वरच प्रक्टीस करत होती म्हणून मला माहित पडल की तिकडे असं छान शिकवतात. हम्म चांगल आहे मग आपण पण शिकू तर आपण पण काय तर हा तेच ना आपण पण हेरकट वगैरे करू शकतो आता तिला बघ कलर पण शिकवल हेर कलर कस करायच मग तिने माझ्या वर कलर पण केला होता. त्यानंतर मेनीकुअर, पेडीकुअर शिकवला आपला बेसिक जेवड सगळं सगळं चांगलं शिकवतायेत हां हां चांगलं आहे मग शिकुयात हां त्यानंतर आपल्याला पार्लरमध्ये पण पाठवतात ते लोक कुठे पण म्हणजे आपल्याला ट्रेनिंग घ्यायची असेल ना तीन महिण्याची तेव्हा

हो मी पण त्या बहिणीला विचारला आपण काय पैशे वगैरे भरायचे का तर ते बोलतात नाय पैशे नाय भरायचेत. आपण फक्त अस जायच आणि ते लोकांना सांगायचं की आम्हाला इंटर्नशिप करायची आहे

आता जवळ पास असेल तर आपण बघू शकतो ग असा काही टेन्शन नाही आहे त्याच

प्रोवाईड करून देतात तर आपल्याला काय प्रोब्लेम आहे. हा चांगलच आहे आम्हाला तर तेचना आणि मी तेच विचार केला आणि मंग मम्मी वगेरे पण बोलत होते की तुला मिळतं तर तू पण करून घे मंग पुढे दोघींच सोबत काही तरी होऊ शकतं.

तुला विचारू तुला करायच आसेल तर मग जाऊया आपण सोबत हा जाऊया ना एक दिवशी ऍडमिशन करून घेऊया आणि शिकूया काय तर तेच ना मेन कस असत आपल्या हातात एक हुनर भेटेल तर आपल्याला पण काय प्रोब्लेम नाही ना पण असा आहे की राहायच तर एकाच करीयर काय होऊ शकेल ना पुढे त्याच्यामध्येच

करूया

आपण राहतो तिकडे तर सगळे अशेच आहेत नॉर्मलवाले तर ते लोकं एवढे पैशे पण देत नाही म त्या हिशोबानी आपण करू शकतो ना आपल्याला तर प्रॅक्टिस करायची आहे

प्रॅक्टिस झाली तर चांगलं आहे. आम्हाला ना काहीतरी शिकायला हा तेच ना आणि एवढा चांगल आहे ते प्रोड़क्ट पण ते लोक देतात माहिती का शिकायला

हा आपल्याला घ्यायची गरज पण नाय मला पण वाटला होतं की प्रोडक्ट एवढं सगळं फ्रीमध्ये कसं असेल मग आम्हाला वाटल की चला आपले प्रोड़क्ट असेल पण ते म्हणाले की तुम्हाला काहीच आणायच नाहीये फक्त आपले हायजीन बघून जे आपले छोटे छोटे असतात गोष्टी ते घ्यायचे आहे बाकी सगळे ते लोक आपोआप देतात आपल्याला सगळ्यांना फेशियल वगैरे

प्रक्टीस पाहिजे खूप

हां चांगल आहे हा तेच मी तुला तेच बोलत होते की बघू आता कसं काय करायच आणि मेन कसं तिकडे प्रोड़क्ट पण तुला चांगले भेटणार बॉडी केयरचे आहे शेरिल्स चे आहेत

तेच ना शेरिल्स चे आपण कुठे कधी बाघितले होते पण हे लोक शेरील चे पण देतात आपण लोकल कुठे सलून मध्ये गेलो कि ती लोक नॅारमलच आपल्याला देतात.

हा ते लोक आपल्याला नॉर्मलच सांगता हेत हर्बल युज करा हे युज करा. पण आपल्याला मोठे मोठे प्रोड़क्ट आहे त्याच तर नाव पण माहिती नसतं. तर ताई मला बोलली की तिकडे तुला शेरिल्स चे प्रोड़क्ट तिथे भेटेल, बॉडी केयरचे भेटेल, ओक्सीचे भेटेल सगळे वेगवेगळे तुला नवीन नवीन जे मोठे मोठे ब्रांड आहेत ते सगळे प्रोड़क्ट भेटणार आणि त्याच नॉलेज पण चांगल देतात ते लोक. चांगल नॉलेज मिळेल काय हाय काय नाय. कोणता प्रोड़क्ट युज करायच , कोणता प्रोड़क्ट नाय युज करायचा. कोणता प्रोड़क्ट कोणता फेसवर लागणार

अगं तुला तर माहिती आहे आपण घरी असलो की आपण काही करतच नाही स्वतःवर पण नाही करत स्वतःच्या स्किनवर काय युज करायच तेच माहिती नसत, आपण क्लिाएन्ट वरती कसं करणार?

त्या मधून ना १५-२० दिवस पूर्ण थेअरीच असते मंग थेअरी मध्ये तुला सगळा भरपूर लिहायला देणार पी. पी. टी. देणार. तुला जे काहीपण डाउट आला तर कितीपण वेळा विचारल तर काही पण प्रोब्लेम नाही आहे चांगल थोड नॉलेज पण मिळेल आणि शिकू पण जाऊया. तेच म्हणून मी विचार केला तुला पण विचारते तू काय बोलते जर तुला पण मला तर वाटते करूया आपण दोघी जनी. मला तर खूप इंटरेस्ट आहे. ह्या फिल्डमध्ये.

कोणाचं लग्न पडलं कोणाचं काय पडलं तर हा मला पण ना मला मेन ये ना डेस्टिनेशन वेडिंग भरपूर आवडते. तर असं आहे की आपण चांगला मेकअप शिकलो बेसिक वगेरे इथे पण बेसिक मध्ये सगळे फिटमी चे फाउनडेशन आहे सगळा म्हणजे पी एस सी चे प्रोड़क्ट आहे.

हा ते पण माहिती पडणार आणि ऑडर कशे घ्यायचे ते पण हाय तर अस हाय की चांगल जर आपण झाल तर आपण डेस्टिनेशन वेडिंगमध्ये पण जाऊ शकतो बाहेर तरी जायला भेटेल आपल्याला मध्ये गेले तर ते पण ऑर्डर घेऊन जाणार वेडिंग तेच ना ते लोक पण घेऊन जाणार जर आपण आता काम चांगल केल तर आपल्याला घेऊन जाणारच आहे ते तर काय हाय नाय बाकी तर आणि प्रोडक्ट नॉलेज जेव्हा कोर्से संपणार ना तेव्हा आपल्याला आपल्याला ब्युटी सेंटरमध्ये पण घेऊन जातात. ते मॅम लोकं सोबत. चांगल आहे मग माहिती पडणार काय हाय. हा तेच तेच ते तसंच करतात ते ब्युटी सेंटरमध्ये घेऊन गेल्यावरती ते लोक आपल्याला बोलतात की काय तुम्हाला प्रोड़क्ट घ्यायचे असले तर घेऊ शकतात किंवा अटलीस्ट एक विझीटिंग तरी होइल हा माहिती पडणार की कोणता प्रोड़क्ट कसा हाय आता बघ ना आपण तर घरिच असतो आपण तर कधीच बघितल नाही ब्युटी सेंटर कुठे आले आणि काय आले

आणि आपल्याला आवडलं तर आपण घेऊ पण शकतो ते बजेटमधेच असतात असं काही एवढे महाग पण नसतात. चांगल आहे आपण जाऊया एडमीशन करायला तुला कधी जायला?

तुला वेळ तुला टाईम कधी आहे मग जायला?

कारण मग घरी पण घरी पण तू तुझ्या विचारून घे. माझ्या घरी तर काय प्रोब्लेम नाही उद्या सांगते घरी आणि परवा जाऊया एड्मिशन करायला हा तेच तिकडे ती ताई बोलत होती आपल्याला डोकुमेंट्स पण लागणार आधार कार्ड, फोटो, वगैरे सगळ मग आपल्याला आयडी कार्ड पण भेटत आणि परत इकडे स्ट्रिक्ट पण भरपूर आहेत मॅडम मग आयडी कार्ड पण आपल्याला कम्पलसरीच रहावा लागता घालाव लागत

तेच ना म्हणून तुला बोलत होती मला तर खूप आहे की मी कधी असा करू आता बघू एडमिशन चालू हाय कधी आपला नम्बर येतोय कधी आपण जाऊ. होणार करीयर बनार पुढे जाऊया काय तर करूया तेच ना आणि तू पण फ्रेंड ये माझी तर मी बोलली की पहिले तुलाच विचारते मंग जस झाला तर आपण दोघे पण कुठे जाऊ शकतो ना. तुझे घरचे पण माझे घरच्यांना ओलखतात मग काय प्रोब्लेम नाय मला पण तुला घेऊन जायला कुठे पण . हा नायतर घरी बसून बसून काय नाय करू शकुया आणि घरी बसून राहूया हा घरी बसून आपण काय करतोय? घरी काय उठायचं काम करायचं परत झोपायचं परत उठायचं तेच काम करायचं.

एटलीस्ट हे असेल तर आपलं पण माईंड तिकडे राहणार आणि चांगला काहीतरी एका हातात भेटेल.

ते लोकं बोलत होते ताई बोलते गेम्स खेळणार मग जे चांगलं गेममध्ये जिंकतात त्यांना काहीतरी गिफ्ट पण देतात ते लोकं हा चांगला आहे ना जाऊया एडमिशन करायला

हो हो सर्टिफिकेट पण भेटतो फाउंडेशन केला की त्याच सर्टिफिकेट पण भेटेल ते पण तुला सर्टिफिकेट भेटेल जेंव्हा तू परफेक्ट इंटर्नशिप करणार तरच नाहीतर नाय ते लोकं नाही देत बोलतात.

मग ते लोकांचं असं असतं की हां चला फ्रीमध्ये आहे तर आपण करूया. पण पुढे इंटर्नशिप करत नाहीत ते लोकं.

ते लोक कॉलेज वाल्यांचा रुलच आहे परफेक्ट इंटर्नशिप करायचं जॅाब करायचं तेंव्हाच ते लोकं परफेक्ट सर्टिफिकेट देतात आपल्याला चांगल आहे ते आपण शिकू तरया तेच ना ते तर हाय मेन आणि नाय भरपूर कस असतं कधी कधी ते लोक बोलतात की भरपूर लोकं तर येत पण नाय मग एडमीशन घेऊन असाच करतात मग आपल्या सारखी शिकणाऱ्या जे लोक असतात त्यांना हे होत नाय

तेच ना. म्हणून बोलते आपण गेलो तर एक पण सुट्टी पण नाय घेणार आणि आपण एक्दम प्रोपर शिकणार

चल मग बाकी काय बोलतेस अजून काय करायचं आहे विचार करते इंटर्नशिप माझी हे झाली ना इंटर्नशिप करून मग जिकडे ज्या सलोनमध्ये ना मेकअप आर्टिस्टकडे मेकअप शिकूया आपण हा मेकप आर्टिस्ट करूया

तेच ना आणि इथे कस बेसिक नोलेज सगळ भेटेल आपल्याला आपल्या स्वताच ग्रुमिंग सेल्फ ग्रुमिंग कस करायचं ते सगळ भेटेल पण बाकी मग पुढे मोठे ब्रांईडला वैगरे करायचं असेल तर आपण पुडे एडवान्स मध्ये शिकू शकतो ना हो मग काय इंटर्नशिप मधे भेटणार ना करायला हा म्हणून नाय मी पण बघितले मी पण आपल्या सोसीअल मिडिया वरती एवडे मेकप आर्टिस्ट बघितले ना एवढे मोठे मोठे म्हणजे खूपच छान मेकप करतात पण आपल्याला बेसच माहित नाही तर आपण कस जाणार त्यांच्या कडे पण हो सोसीअल मिडिया वर तर लय हे आहे बाई हा तेच ना

तो सोफेराल वाला हाय त्याने तर आता भरपूर लौंच केले. मला खूप इंटरेस्ट आहे म्हणून मी सगळ्यांना असे हे करून ठेवलेत फोलो करून ठेवलेत कि काही नवीन आल तर लगेच दिसणार. पण पण युज करायला येत नाही